बघ ही screen बंद झाली आहे. काहीच समजत नाही बंद करुण. याचा charger काढली आहे. आता charging लावतो. समजुन घ्यावा लागते पाहिले त्याच्या बादमधी करा लागते.

charger कोणिकडुन लावले मागच्या side ले का? काय माहिती माझ तर म्हणजे की जे च्या मगचं आहे माग आहे. हा तु म्हण काम नाही दिले नाही गेल्या तीन दिवस मुलां गेला येतो आवाज येतय का तुला माझा?

आणि हे जो पर्यंत screen हं आता झाली चालु. झाली का? हे याच timing हे जे screen चं timing आहेना हे कमी असनं म्हणुन हे automatic बंद झाली.

तुम्हाला ते setting सगळ करायला पाहिजे. बोलावा लागन हो. त्यांनी पहिली तिकडुन केली आपल्याले काही माहित नाही त्याच्या हातात होता नविन घेतले. हो तर तुम्ही ना एक काम करा आज जास्त आहे ना तुम्ही सायंकाळी?

तर तुम्ही तिकडे जाऊन तुम तुमच्या भावांना ना सगळ ते म्हणते की समजुन या. आणि त्यांना बोलाकी ना असं light बंद नाही पाहीजे आम्हाला चालुच पाहिजे.

ठिक आहे असं त्याना बोला कारन की हे बंद जर झालीना तर आपलं आपण जे पण हा recording आहेत ना ते पुर्ण ते होईल. हो ना तेच तर. हम्म तर त्यांना बोला असं light वगैरा बंद नाही पाहिजे. तर आम्हाला हमना आमचे light ना म्हणजे की पुर्ण चालु पाहीजे. पुर्ण time

हो आम्हाला नाही पाहिजे आहे laptop तर आम्ही switchoff करुण घेईल ना.

हो कारण की असं तर मी काही पण कर काही पण कर अं केलं ना जर laptop ला तर म्हणते की एवढा महाग laptop आहेत. त तर कशाला ते बिघडुन पाहीजेत. म्हणजे नविन नविन आहेत ना आता तर.

हो आज एकदा जर बिघडला laptop आणि तुम्ही कोणाला दिला की याला repair करु द्या तर कोण कोणाची ते नाहीए ना म्हणजे भरोसा नाहीए तर आज कल. ते spare parts सर्व काढुन घेतील.

हो नविन नविन laptop आहेत ना तर नविन नविन laptop सगळे सगळ parts वगैरे काढुन घेतील. आणि ते की sell करते. तुम्हाला duplicate part जर तुम्हाला त्यां टाकील ते तर तुम्हाला कसं समजेल की आतमध्ये काय कोणते part नविन आहेत की जुने आहे.

तर असं आहे की म्हणजे काय बीग बिघडला नाही पाहिजे. एकदा जर बिघडला ना पण म्हणजे खुप म्हणजे त्रास होईल तुम्हाला. हम्म समजत नाही आपल्या एक तर. जसं ह्या site वर बोलायच आहे आपण

बाकीचे कशाले काय करायचे काहीच नाही करायचं.

हो आता तेच ना आता नाही येत आहे. तर कशाला त आम्ही

पण हे बी चांगलच झालंना एकदाच open झालं. आता समजलं ना हो म्हणजे आता काही म्हणजे ते नाहीए होणार आहेतना. आपल्याला काही disturbens नाही होणार आहे. नाही फक्त कोणाकडे कोणाकडे करायचं?

कसं ID बनवायची हे जर लक्ष करुण दिलं ना एकदा आपल्या हातामध्ये typing आली तर हे समजुन जाईल. बाकीचे राहीला प्रश्न हे caller वाल्या App च्या ते नंतर शिकवुन घेऊ. main तर आपल्या लक्षात आलं हे

आणि यांचे पैसे कोणनं दिले होते ग? हम्म माझे ते PF चे मिळाले होते ना.

मग म्हटलं PF चे मिळाले होते. एकदा त्या Laptop कामात येईल. permission नाही राहिली घ्यायची मग घेऊन टाकु हाय की नाही. हो आता ती zomato ची आलीयेत ना minning

आता म्हणजे getup card ला मी apply केलंं होते पण first round clear झाले होते. पण आता ते पैसे hold वर झाले. आणि पैसे पण त्यांनी refund नाही केले का? नाही आता म्हणजे की refund नाही केले मी तर मी तर अं त्यांना म्हटले, की माझे पैसे refund करु नका. तुम्ही ना ते zomato च्या hiring आहेत ना त्यातली माझी अं म्हणजे की माझा माझ्या साठी apply करा.

ज्यादा zomato ला म्हणजे की call येता येणार आहेत. zomato चा. हो का काय ते तीथ करीन का मी zomato मध्ये? होय तुम्ही करु शकतोत ना तुम्ही त्यांना म्हणजे की मस्कान madam ला किंवा सागर ला सागर sir ला सांगा की मला Zomato ला करा करायचं आहे. तर बघा तुम्ही काय बोलतात ते.

किती दोन हजार? ते तर माहिती नाहीए मला तुम्ही त्यांना विचारा की क कुठले payment करायचे आहेत आणि कसं आहे काय आहेत. म्हणजे की salary पण चांगल्या आहेत तीकडे fourteen forteen k in hand आहेत. आणि egihteen kCTC आहे.

हो ते तर आहेच. हो recording करुण करुण पण आपल्याला तीन चार हजार पर्यंत तरी भेटलं आमचे म्हणजे की घरातले खर्च वगैरे खर्चा पाणि निघुन जाईल.

तुही तिथे निघालं तर चांगलंच आहे. हम्म zomato ची पण चांगलं आहे. म्हणजे की Blender process आहे. म्हणजे calling पण असतील आणि chat पण असेल. seventy percent chat आहे आणि thirty percent calling chat process आहे का? म्हणजे दोन्ही आहे ना? voice process process आणि chat process हो दोन्ही आहे blanded आहेत ना. तर seventy percent आपल्याला chat असणार आहे आणि thirty percent आपल्याला call आहे. अच्छा हं. हम्म ते सगळ training वगैरे देतील ना ते. कसं करायचं काय करायचं. आता म्हणजे की काल ही मी apply केली आहे तर आज किंवा हो आज येतील call वगैरा मला. Interview साठी बघु.

charging बी खतम आहे माहित नाही. ते किथ कुठे show होतय इथे charging चं? खाली असं battry चं दिलं आहेना. हो दिलयत का? ते battery चं दिलंय तर तिकडे click करा तुम्हाला ना charging बघेन किती percent charge आहे.

charging नाहीए जास्त खुप कमी आहे.

charging कराना तुम्ही.

हं तीकडे बघाना की जिथ वरण चालु केलत ना

हो ना यच pin अलगच आहेना. हो pin तर अलगच असतेना म्हणजे त्या. कारण की बंद बंद झाला तर मग फल्तु बघा तुम्हालाना photo पाठवला आहे whatsapp वर.

हो ही मी अगदीच आहे. ही अशी pin आहे.

अच्छा हे pin आहेत का त्यांचे. हो हो कशी लावायची हेच तर नाही माहीत.

बघा मी ना तुम्हाला video पाठवून पाठवते. म्हणजे की तुमच्या चर याच्यात काही काही भाग वेगळ आहे part नाही का? हो. असं बघा असं हे तुमचं Laptop आहेत आणि हे तुमच्या इकडे, इकडे या या side ला कुठे जरी असेल. बघा तुम्हाला ते अं पाठवलेलं video whatsapp ला. आता बघा आता हे. hello आवाज येतय?

इकडेच पाठि मागे पाहते ना मी. भेटले का आता ते.

ते काही मिळते का इथं असे मोठे मोठे दिलं का लागते का काय बोलता ते? आवाज येतं? hello

hello

हो मी एकदा विचारु का phone लावून? ह्याच्यावरुण mobile वरुण phone लाविन तर इथं कायम stop नाही होणार ना?

फक्त ना तर मला आता आता नाही कराना phone म्हणजे हे लाप हे झाला recording तरी करा नाही तर, नाहीना तर तुमचा आवाज इकडे येईल ना तेव्हा ते cut होऊन जाइल आपला वी audio जास्त हे recording झालं ना मग तुम्ही call करा तुमच्या भावांना आणि त्यांना विचारा. हाव आहेच नाही इथं काही pin चं मी पाहुन राहीलो कुठे दिसुन नाही राहीलं. काल पासुन जी आनली खोलुनच नाही बघितला आम्ही काल पासुन.

काल पासुनचं म्हटलं charging चं बघितलं नाही म्हटलं. हो म्हणजे हे recording झालं ना नंतर तुम्ही call करा तुमचं बघा. हं बराबर आहे आता हे जे दुसरी pin आहे, दुसरी pin आहे त्याला ते मोठा वाला wire हं आता लागली. ते दुसरं होतं ते मोठी वाली pin होए आणि त्याला ते दुसरंं charge करण.

आता नाही करा ताई काही पण नाही करा तुम्ही. हं आता charging ले लावून ठेवतो ना. बंद तर नाही होईल. नाही नाही नाही होईल म्हणजे म्हणजे की आता सहा minute त बघ आहेत ना फक्त. नाही नाही मी म्हणत आहे की charging लावून ठेवली तर बंद तर नाही होणार ना stop नाही होणार ना.

आनखी कशाची भाजी बनवतेस मग आता?

काल किती झालती recording? बाविस मी काल काल तर दोन्ही झालिएत ना आमची.

हं झाला सुरु charging सुरु झाली बघ.

चांगलं आहे आता खोलुन पहा लागेल एक दिवस तर समजेन एक एक part

दोन तीन दिवस लागनार आहेत तुम्हाला ते सगळ म्हणजे की parts आणि ते सगळ function वगैरे समजायला.

हम्म दोन तीन दिवस लागतात. नाही येते काय या system वरती काही काही हे जे आहेना keyboard चं option हे थोडसं वेग वेगळ आहे.

हो असच असतं. सगळ्यांचे laptop चे ना सगळे laptop चे ते सगळे company अलग अलग आहेत ना सगळी company ची design पण अलग अलग असतात. हो हे हे HP चे आहे. सगळ company आपले म्हणजे design काढतात आणि आपल्याला confuse करतात.

हे HP चे आहे म्हटलं.

तुझे कोणत्या company चे आहे?

हम्म आणि खुप म्हणजे की खुप ते आहेत खुप पुराना आहे ते. हं हं

मग मी त्या दोन हजार बाविस मध्ये त्याचे त्याच्याशी मग purchase केले. म्हटले की मला third मी third person आहे. त्याला use करा करायचे. हो का पहिले दो दोन झनांनी केलं आहे. हो पहिले दोन दोन म्हणलं की आहेत आणि हे third hand आहे.

काय? हे आलय ना काय कशाच्या आहेत congratulation to all select zomato candidate

मग तुजा आज आज कोणी घेईन madam आता बघु म माझं तर interview नाही झालाय आता. फेरी पण नाही दिले बाकी लोकांची पण नाही दिले. आता म्हणजे apply केलाय आणि आम म्हण म्हणजे की हे लोकं खुप लोकं पण असतात आहेना. माझ्या पहिला पण खुप लोकांनी apply केलं असतील. त्यांचे निघाले आणि आम आम्ही बघु आता कस कधी होणार आहे. आपली अजुन येत नाही दुसरी पाठविन मग त्याच्यामध्ये आपण दोन घालु. हो मी तर मला आता जर ते link पाठवते आहेत ना.

तर ते तुम्हाला ना म्हणजे की whatsapp वर ना open करा पहिले laptop ला whatsapp ला open करा आणि मग तुम्ही join होऊ शकते. अच्छा पहिले इथं whatsapp App download करावा लागेल नंं. laptop वर.

नाही ते हटलाय तिथुन पहिले निघालं होतं आता माहित नाही मग मी आपल्या mobile च्या whatsapp ला open केलं तर इथुन symbol चं हटला तो whatsapp चा. अच्छा असं झालय का?

ते फक्त link link करायला पाहिजे तुम्हाला आणि आता तुम्ही जर म्हणजे की जे apps आहेत ना Laptop चे ते apps वरुण जावा आहे वाटतं